नाव लिहलेल लाल अक्षरात आहे आणि खुप सुंदर असा छायाचित्र आहे.

इमारतीच्या आतील भागतील दृश्य आहे इमारतीच्या आतील भागमध्ये एक छोटसं दुकान आहे ते दुखनामधी एक लोखंडी रॅक आहे त्या लोखंडी रॅक मधी खूप सारे असे किरणाच्या वस्तु ठेवल्या आहे त्यामध्ये --

इमारत दिसत आहे आणि ती इमारत एक चर्चच्यात आहे त्या चर्च वटना वर्ती एक सुंदर स असे येशु ख्रिस्ताच आहे क्रॉस दिसत आहे आणि खूप सुंदर शी ती पुरातन काळातील इमारत आहे.

क्रिकेट हा खेल खेळतानी दिसत आहे आणि काही व्यक्ति मॅट वरती आणि काही वरती बसलेले दिसत आहे.

अ व ती एक नदी आहे त्या नदीच्या काठानि खूप सुंदर आशे झाडी आणि वेली दिसत आहे आणि ते नदीचे पाणी खूप सुंदर आशे शुब्र पांढरे असे कडकड वाहताना दिसत आहे.